मग ती आशा एक होती आपल्या college मध्ये तिचा number यायचा पण सारखा हा तीला sports ला आवडायचं ना खूप हो तिचा number असायचाचं first मध्ये

ती अं दुसरी होती बघ, ती ती अं तिचा number dance मध्ये यायचा बघ.

मीना का? हा हा हा मीना मीनाचं वाटतं

तिचा number नाहीये माझा हा ती छान dance करायची. तिने dance चा class लावलेला ना म्हणून मग ती छान करायची.

तिचा number अं यायचा तिलाच घ्यायचे ना teacher dance जेव्हा जेव्हा असायचं program program gathering वैगरे असायची तेव्हा ती असायची dance मध्ये

program वैगरे असायचे तेव्हा पण तीला घ्यायचे अं starting ला entry साठी हो guest ला हे करण्यासाठी

आता पण ती घेत असेल dance चे class वैगरे classes घेत असेल ती

तीला यायचं ना छान पैकी

त्यादिवशी अं त्याचदिवशी पण आपण मजा केली.

आपण मजा नाही केली sendoff ला हो तेव्हा पण आपण भरपूर मजा केली sendoff ला sendoff ला आपल्याला अं हे अं नाश्ता वैगरे ठेवलेला भरपूर तिथे आतमध्ये आपण फुलं वैगरे आणलेली सगळ्या teachers लोकांना आपण फुलं वैगरे दिली. आपण एक program पण ठेवला होता एक असा छोटासा stage वर आपण केलेला program एक

हा माहित आहे माहित आहे, त्या अं आपण अं drama पण एक केला होता छोटासा हा, मग आपल्याला अं एक हे पण मिळालेलं तेव्हा medal पण भेटलेलं ना आपल्याला हा हा माहित आहे माहित आहे, आठवतंय अजून पण आहे माझ्याकडे ते सगळं हा तेच सगळ्यांना मिळालेलं ना एक एक medal प्रत्येकांना

आपण त्याच्यात होतो ना भाग घेतलेला आपण त्याच्यात आपणचं बसवलेला ना तो सगळ्या मैत्रिणींनी

निता होती, मीना होती, तु, मी हम्म अजून पण असतील कोण कोण हम्म आपण सगळ्यांनी मिळून एकत्र

हम्म तेव्हा मज्जा आली होती

last year ला पण होतो आपण एकत्र last year पर्यंत आपण BCOM पर्यंत आपण होतो एकत्र सगळे

हा

तेव्हाची मजा तेव्हाचीच होती, आता काय सगळं

फिरायला वैगरे जायचो

हो मज्जा यायची भरपूर

अभ्यास पण करायचो आपण तसं, अभ्यासात पण मिळायचे आपल्याला marks वैगरे हा अभ्यास पण करायचो, अभ्यास करायला teachers वैगरे चांगले होते ना म्हणून समजून घ्यायचे, समजावायचे त्याच्यामुळे समजायचं college मध्ये teacher professor वैगरे होतेच चांगले, ते सांगायचे व्यवस्थित समजून तेच समजलं की कसं सगळं येतं ना अभ्यासामधलं

आपल्याला मिळायचे, marks वैगरे मिळायचे चांगले

मग आपण एकदिवस भेटूया सगळे जणी एकत्र मस्त हम्म बघूया ना अनिताला सांगते मी बघते तीला phone करून हो एकत्र आपण जाऊया कुठेतरी

फिरायला सगळ्या आपण मैत्रिणी फक्त college च्या

वेळ काढून आपण जाऊ एकदिवस

हो, रविवारचं कळवू आपण planning सगळ्यांचं कसं काय त्यांना वेळ भेटतो, तसं त्याप्रमाणे

मग जाऊ आपण

त अं last year च्या sendoff ला ती jewelry घातली होतीस बघ

ती मस्त होती ना हा हा हा हो तेव्हा मी घातलेलं ते हा आणि मी घागरा आणि हे घातलेलं ना, शरारा शरारा घातलेला ना तेव्हा त्याच्यावरती ते matching होतं होतं हा ते छान होतं तेव्हा

हो मी पण आपण decide करून घातलेलं ना एकत्र

का आपण असं असं अं हेच घालूया आपण शराराचं घालू मग सगळ्यांनी आपण मैत्रिणींनी चौघी पाच जणींनी शराराचं घातलेला एकत्र college च्या function तेव्हा sendoff होता तेव्हा दहावीच्या वेळेस साडी घातली होती ना हो साडी नेसली होती दहावीला

last year ला शरारा घातला होता.

college मध्ये आपण अं शरारा घातला होता.

हम्म तेव्हा college मध्ये साडी day च्या दिवशी आपण बघ साडी घातली होती.

त्या साडीमुळे त्या पायऱ्यांवर आपल्याला अं चढता नव्हतं येतं ना college च्या ज्या पायऱ्या होत्या त्याच्यावर म्हणून आपण अं ठरवलं ना का आपण last year ला आपण शरारा घालू म्हणून हा ते साडीमध्ये कसं चढता वैगरे, चालता वैगरे येतं नाही. हा मग त्यामुळे मग आपण मग तो शरारा ठरवला घालायचा ते सांभाळता येतं नाही साडी वैगरे

तेच तेव्हा पण आपण छान छान photo काढले, तुझ्याकडे आहेत का अजून तेव्हाचे college चे photo असतील माझ्याकडे मी file मध्ये ठेवले असतील पहिल्याचे सगळं, शोधायला लागतील मी पण ठेवलेत आपले photo आपण तेव्हा काढलेले camera camera होता ना तेव्हा camera तून photo काढलेले आपण मस्त छान छान college च्या sendoff च्या वेळेस ठेवलेत मी पण photo बघायला लागतील ते उघडून सगळं आहे त्याच्यामध्ये medal अं certificate वैगरे वैगरे हो मी पण ठेऊन दिलं सगळं college च्या आठवणी तेच कधी काढलं तर बघते

मग बाकी काय झालं तुझं जेवण वैगरे, बनवलं का?

हम्म हम्म बनवायचं वाटतं जेवण

मग तुझं काय तु काय करतेस आता काही नाही मी पण आताच आले आता जेवण बनवायचं

तेच मग सकाळ परत उठून office ला जायचं ना उद्या

तेच झोपायला पण वेळ मिळायला पाहिजे ना हो

हम्म मग सकाळी पण झोप लागते मग उठ उठावशी नाही वाटत सकाळी पण उशीर झाला की मग परत मग धावपळ होते, हो, सकाळी पण धावपळ होते, मग पाणी वैगरे येतं, मग पाणी पण भरायला लागतं, सगळीचं कामं असतात.

सासुला काय एवढं काही जमतं नाही ना त्यांचं पण वय झालायं ना हम्म ते पण आहे आता काय करायचं आणि मुलीला पण अं tiffin वैगरे द्यायला लागतो.

mister ना पण द्यायला लागतं, मग सगळचं काम असतात सकाळ सकाळी

दुपारी पण झोपायला वेळ नाही भेटतं ना नाही दुपारी पण नाही direct रात्रीचं आल्यावर सगळं काम वैगरे मग म्हणून पटापट आवरून मग लवकर झोपतोच हम्म मग ठिके कर मग जेवण मी पण करते मग हा चालेल चल ठिके

हा भेटू

हम्म bye बरं कसा आहे मयूर

हे काय टेक्नॉलॉजी वर सांगत होतो ना टेक्नॉलॉजी खूप आहे तर आता आत्ताच्या ह्याच्यात बहुत म्हणजे फायदे पण आहेत तंत्रज्ञान ते आहेच पण खूप व्हायरल होत आहे एप्लीकेशन खूप सारे आज आजच्या तर युगात खूपच महत्त्वाच्या म्हणजे प्रत्येक गोष्ट अं इंटरनेट आपल टेक्नॉलॉजी वर अवलंबून हो पूर्ण टेक्नॉलॉजी वर टेक्नॉलॉजी हे म्हणजे टेक्नॉलॉजी कामाची आहे पण म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे कोणकोणते फायदे आहेत बहुत फायदे आहेत ना

हा याबद्दल म्हणजे बहुत म्हणजे त्याच्या सकाळी उठल्यावर पासून तर रात्री झोपे पर्यंत आपल्या म्हणजे प्रत्येक गोष्टींचा आपल्या टेक्नॉलॉजी चा चा वापर होतो म्हणजे तंत्रज्ञान तंत्र तंत्रज्ञानामुळे आपले रोजचे रोजचे जीवन म्हणजे खूप सोपे व जलद केले आहे हो तंत्रज्ञान हे गुरु गुरुत्वागत मार्गाने व्यावहारिक बुध्दी उद्दिष्ट साधण्यासाठी ध्यानाचे उपयोग आहे ना आणि त्यावेळे आपली सर्व कामे म्हणजे काही मिनिटातच पूर्ण होतात

टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानव मानव मानव मानवनिर्मिती साधने बनवण्यासाठी वापरले जाते आणि टेक्नॉलॉजी ही मानवी मानवी मानवी जीवन सोपे व सुरक्षित बनवण्यासाठी वापरले जाते आणि तंत्र तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रात जलद बाज सुरक्षित कामे पण करता येतात हो आणि तंत्रज्ञानाचे शब्द शब्द प्रयत्नामुळे निर्माण होणाऱ्या उत्पादन सुद्धा हे जास्त होते हो आणि टेक्नॉलॉजी ही वेगवेगळ्या अं टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे वेगवेगळ्या सुविधांसाठी त्याचा वापर केला जातो बहुतेक अह सुविधा साठी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तंत्रज्ञान म्हणजे वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनासाठी किंवा वैज्ञानिक तपासणी तपासणी सारख्या उद्दिष्टांच्या पूर्वतयारी वापरल्या जाणाऱ्या एकूण तांत्रिक गोष्टींपैकी महत्त्वाची आणि त्यांची बेरीज पण होईल

बोला बोलायचे झाले तर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जसे फोर जी फाईव्ह जी तंत्रज्ञान अह अजून UPIUPI सायबर च्या सुरक्षा इंटरनेट इनफिया सारखे अनेक तंत्रज्ञान मानवाने विकसित केले आहे हो आणि प्राचीन काळातील काम तसेच म्हणजे दगडी होतं दगडी दगडी उपकरणे यांचा वापर औद्योगिक काळात केली जात असते त्यानंतर आणि आधुनिक ज्याने ही हिमयुगात मानवी मेंदूच्या वाढीत आणि वाढण्याच्या विकासात हातभार लावला पण आहे हा आणि येणारे नवीन युग म्हणजे फक्त आणि फक्त तंत्र तंत्र तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाणार आहे मानवाने त्याच्या रोजच्या जीवनात तंत्र तंत्र तंत्रज्ञानाला सामील केले आहे आणि सकाळपासून ते रात्री पर्यंत प्रत्येक गोष्टीत तंत्र तंत्र तंत्र तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान वापरले जात आहे ते तंत्र तंत्रज्ञानात ते तर सर्व कामे म्हणजे आत्ता ठप्प पडतील असे पण झाले आहेत खाली आपण वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्र तंत्रज्ञान अं कशा कशा प्रकारे वापरले जाते याबद्दल सविस्तर माहिती आहे हो आणि कासले युगातील चाकाच्या शोधामुळे अधिक प्रवास आणि अधिक मशिन तयार होऊ शकले आहे आणि दैनंदिन कामात म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञान म्हणजे कशाप्रकारे वापरले जाते अं बहुत सारे म्हणजे वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्र जगातील वैद्यकीय क्षेत्र हे खूप वेगाने क्रांती करत आहे

हो आम्ही प्रिंटिंग प्रेस टेलिफोन इंटरनेट सह अलीकडील तंत्रज्ञान शोध

आणि हे हे सर्व म्हणजे तंत्रज्ञानामुळे शक्य आहे ना तंत्रज्ञानामुळे रोज नवनवीन औषधे तयार केली जातात तंत्रज्ञान हे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक वरदान आहे तंत्र तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक मेडिकल उपकरणे वेकन्सी चा वॅक्सिंग औषधे हेल्थ केअर प्रॉडक्ट तयार केले जातात